हॅलो सर तुम्ही भालचंद्र बोलताय का?

आम्हाला थोडी विम्या विषयी माहिती पाहिजे होती. कुठल्या कुठल्या विम्याची माहिती पाहिजे तुम्हाला? आपल्या शेतीविषयी विम्याची माहिती सांगा ना जरा बरं सोयाबीनचा खरीप पीक विमा भरायचा असतो पेरणी झाल्यानंतर.

नंतर काही तुमचं नुकसान जर झालं समजा अतिवृष्टी झाली, दुष्काळ पडला.

तर तुम्हाला वर्षानंतर तो विमा मिळतो. अच्छा. त्याचा विमा किती भरायचा असतो आपल्याला? विमा भरायचो असतो तरी एक हजार, बाराशे. जशी टक्केवारी असेल आपल्याला भरायची असतो. हम्म. विमा भरलेला फायदा होतो का तुम्हाला भरपूर त्याचा? नुकसान झाली तर फायदा होतो त्याचा भरपूर. हा. ते विमा कुठल्या ह्याच्यात भरता तुम्ही? म्हणजे कधी भरता?

हा. जून संपल्यानंतर जुलै एन्ड पर्यंत भरता येईल. हा. अजून काही शेतीविषयी काही माहिती विम्याविषयी काय असतं आपलं.

हा. नंतर एक वर्षानं मिळतो पुन्हा तुम्हाला. कि जशी टक्केवारी असेल तसं हेक्टरी चारशे, पाचशे, हजार रुपये असं भरावे लागतात. हा का. तुम्ही ते भरता का दरच्या वर्षी?

चालेल. म्हणजे साधारण एक वर्ष तरी लागतं तुम्ही भरल्यापासून. हा. मग ते शासनाकडं जाणे. शासनाने मंजूर करणे. पुन्हा विमा कंपनीनं, शासनानं दोघांनी मिळून बजेट टाकणे. आपल्याला मिळणे. त्याच्या इतक्या कालावधीमध्ये एक वर्ष निघून जातो. नंतर फळभागा टाइम असतो. हो. कुठला विमा चांगला म्हणजे आपण शेतीसाठी भरतो ते? ing सगळाच चांगला, जास्त फायदा फळबागाचा होतो. जास्त फायदा कुठल्या ह्याचा?

हो. फळबागाचा होतो जास्त फायदा. ing गारा पडल्या, ing पाऊस पडला, तुमचे फळं पडली, नुकसान झाली. टक्केवारी जास्त असेल तर तुम्हाला भरपूर हेक्टरी वीस-पंचवीस,

म्हणजे शेतीत जास्त नुकसान झालं तर जास्तीत जास्त चांगला फायदा होतो आपल्याला त्याचा.

हा नुकसान झालं तर जास्तीत जास्त चांगला फायदा होतो. हम्म. मग एवढ्या तीन विम्याची माहिती आहे आम्हाला. बाकी दुसरी तर काही माहित नाही. हो. साधारण जुलै मध्ये भरता ना तुम्ही विमा?

हा. जुलै एंडला भरतो. आणि नंतर ऑगस्ट मध्ये पेरणी होती तर डिसेंबर-जानेवारीमध्ये भरतो. डिसेंबर-जानेवारीमध्ये भरता का?

हर, हरभऱ्याच्या याचं काय असतं ते विम्याचं? हो ना मग. हरभरा, ज्वारी, गहू हि डिसेंबरमधीच असतो.

हा. आणि फळबागाचा तर जूनलाच असतो.

हम्म. आता याच्या पुढं तर काही माहित नाही आम्हाला.